आणि त्या मैदनाला खूप सुंदर प्रकारे असे कलाकृतीने सजवली गेलेले आहेत आणि ते खूप सुंदरसे असे रस्ते आहेत आणि त्या वरती खूप सारे लोक आलेले आहेत आणि त्या वरती त्याचा आनंद घेत आहे.